हम्म हो अह

भविष्यातील आपत्तीशी सामना करण्याकरिता बाजूला काढून ठेवणे हा सभ्यपणाचा निर्णय असून अ चक्राचा कळ जेव्हा निम्म असून निम्म्यागामी असतो तेव्हा या परिस्थितीतून बाहेर पडण्यास अशा निधीचा उपयोग होतो प्रतिधरन नफा म्हणजे company ने वाटप न केलेले नफ्याचे हिस्से जो व्यवसायासाठी राखून ठेवला जातो त्या वाटप न केलेल्या वर्षानुवर्षी साठलेल्या नफ्याची व्यवसाय मध्ये पुनर्वृत्त केली जाते यालाच प्रति धारण नफा असे म्हणतात ती ही पद्धत असून नफ्याचे व्यवसायामध्ये पुनर वापार करणे म्हणजेच प्रति धरण नफा होय साध्या शब्द त्याचा अर्थ असा आहे की कोणतीही company संपूर्ण नफ्याचा वाटप करत नसते वाटत न केलेल्या नफ्या मधून company राखीव निधी जमा करते या राखीव निधीचा वापर व्यवसायात गुंतवणुकीसाठी केला जातो या किंवा नफ्याची कमतरता पुनर्गुंतवणूक असे म्हणतात company चे संचालक या प्रतीकरण कायमस्वरूपी भांडवलात रूपांतर करतात म्हणजेच रास रूपांतर करून त्याची company च्या व्यवसायात पुनर्गुंतवणूक केली जाते अशा तऱ्हेने जेव्हा राखीवनीतीचा वापर भांडवलात अं भांडवल केला जातो त्याला पण आपण भांडवलीकरण असे म्हणतात प्रती धरण अर्थ पुरवठ्याचे पुरवण्याचे महत्वाचे स्तोत्र आहे निधी उभा करण्याचा हा सुलभ सोपा व स्वस्त मार्ग आहे हा सुस्थापित company साठी उपयुक्त असतो कंपनीची एकूण कमतरता आणि एकूण नफा जर डोक्याचे प्रमाण जास्त असणे तर company त्यातील थोडा भाग बाजूला ठेवून बचत करू शकते जे जास्त प्रमाण प्रमाणात बचत आहे शिवाय संचालक मंडळच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रतिधरण नफ्याचे काय प्रमाण हरवण्यास कारणीभूत असते कर करणाऱ्यांचे धरण company च्या बचतीने प्रमाणे हे कर सरकारचे कर आकारणीच्या धोरणावर अवलंबून असते जर शासन मोठ्या प्रमाणात कर आकारत असेल तर company जास्त बचत करू शकत नाही जर बचत करत नसेल तर प्रती धरण नफा सुद्धा आपोआप कमीच होतो लाभावश्यकतेचा धोरण नफा वाचवायची पद्धत ही company च्या संचालक मंडळाच्या धोरणाचाच एक भाग आहे जर company सुरक्षित लाभावश्यक धोरण

कर्जमुभा किंवा कर्जावर भांडवलांचे प्रतिनिधी सुरुवात करते कर्ज कर्जरोखे झाल्याचे company त्यांच्या गुंतवणुकीवर त्यांना निश्चित दराने व्याज दिले जाते कर्ज निधीची विक्री करण्याचा अधिकार company च्या संचालकाचा मंडळात संचालक मंडळात असते कर्जरोख्या यांनी मदत केली नमूद केलेली व्याख्या कर्जरोखा म्हणजे company ने घेतलेला कर्जाचा मुद्रांकित असते त्याच्या तत्त्वानुसार कर्ज घेतल्याची कबुली देणे वरील व्याख्या वरून जर कर्जरोख अर्थ स्पष्ट होतो कर्जरोखा म्हणजे company चे मुद्दतेखाली दिलेल्या दस्ताऐवजात प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिला जातो हा हा दस्तऐवज असल्यामुळे हस्ताक्षरी होऊ शकत नाही हा कर्ज कर्जाच्या स्वीकृतीचा पुरावा आहे कर्ज असल्याकारणाने company चे एक एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते एका ठराविक मध्ये मुदतीनंतर कर्जरोख सरकारला त्यांच्या रकमेची परफेड केली जाते आता आपण company कायदा एकोणीशे छप्पन कलम दोन बार नुसार दिलेल्या व्याख्याचा अभ्यास करूयात कर्जरोख्यांमध्ये कर्जरोख्यासाठी company च्या इतर प्रतिनिधींचा प्रसमावेश होतो ज्यासाठी company ने एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसते वरील वाक्य होऊन असे लक्षात येते की कर्जरोखा म्हणजे कर्जाची स्वीकृती साधारण सर्व कर्ज लोकांसाठी company ची मालमत्ता तारण ठेवलेली असते पण असेलच असं नाही

कर्जरोखे म्हणजे त्यात नमूद केलेले ठराविक रक्कम कर्जावर घेतल्याचे वचन आहे कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य हे तुलनेने जास्त असते उदाहरणात रुपये शंभर किंवा रुपये हजार पटीने

दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते व्याजा सदर बाजारपेठेतील परिस्थितीत असलेल्या व्यवसायाची स्वरूप लक्षात घेऊन ठरवल्या जातात कर्जरोखे ही दीर्घ मुद्दे तिची कर्जत उपलब्ध करून देतात कर्ज ठराविक मुदतीत परत करण्याची हमी यामध्ये दिलेली असते कर्जरोखे सुद्ध पुढील प्रमाणे company कर्ज घेणारे संस्था आहे company त विश्वस्तरांची नेमणूक करावी लागते या विश्वासां मार्फत कर्जरोख्यां धारकांशी व हरकत विश्वास तरी कर्जरोखे धारक यांच्याशी company विश्वस्त करार असे म्हणतात या कर्जरोख्यांची रक्कम काल company मालमत्तेत तारण इत्यादी गोष्टीत स्पष्ट केल्या जातात कर्जरोखे धारक काय रक्कम company त उपलब्ध करून देतात त्यांना कर्जाचा पुरावा म्हणून कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते कर्जरोखे धारकांना company च्या साधारण सभेमध्ये मतदान करण्याचा हक्क company च्या एखादी ठेवून कर्जरोखे सुरक्षित ठेवून ठेवले जाते कर्जरोख्यांची विक्री करण्यापूर्वी company ने किमान एका मान्यताप्राप्त बाजारामध्ये कर्जरोख्यांचे नोंदणी करणे आवश्यक आहे कर्जरोखे हे तारण ठेवून सुरक्षित केले जाते अशी सुरक्षा company मध्ये company च्या मालमत्तेवर बोजा निर्माण करून दिली जाते असा बोजा company चे एखाद्या मालमत्तेवर

company एखाद्या असुरक्षित जेव्हा कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही नोंदवहीत केलेली असते त्यांना नोंदवलेले कर्जरोखी असे म्हणतात नोंदवही मध्ये कर्ज धारकांचे नाव पत्ता धारण केलेल्या केलेल्यांची कर्जरोख्यांची इत्यादींची नोंद असते अशा कर्जरोख्यांची तांत्रिक पद्धतीनेच करावी लागते ज्या कर्जरोखे धारकांची

त्यामुळे ते केवळ दुसऱ्या व्यक्तीस देऊन हस्तांतरित करता येतात ज्या व्यक्तीकडे ही कर्जरोखे असतात असतील त्याला व्याज coupon द्वारे दिले जाते किंव्हा या कर्जरोख्यांची विक्री केली जाते त्या ठराविक मुदतीनंतर कर्जरोख्यांची केली जाते मदत संपल्यानंतर कर्जरोखे धारकाला एकूण रक्कम एक एका एकाने एका एकाने परत दिली जाते किंवा टप्प्याटप्प्याने रकमेची परतफेड केली जाते परतफेडीचे तर्तुत विश्वस्त करण्यामध्ये नमूद केलेली असते हे कर्जरोखी सहसा company च्या जेवण काळामध्ये परत केले जात नाही त्याची परतफेड company विसर्जनानंतर किंवा एखाद्या अटीचा भंग केल्यास किंवा एखाद्या अकस्मित घटने घटनेनंतर असे कर्जरोखे परत केले जातात या कर्जरोख्यांचे एका ठराविक कालावधीनंतर एका ठराविक दराने सम रूपांतर करण्याच्या सहकारी दिलेले असतात अशी नोंद त्यांची करजोरीकीपणा प्रमाणपत्रावर केलेली असते अशा प्रकारची रूपांतर साधारण सभेमध्ये विशेष ठराव करून दिले जातात असे कर्जरोखे धारकांसाठी फायदेचे फायद्याचे असतात कारण बाजारभाव पेक्षा कमी किमतीमध्ये असते सहभाग तसेच company च्या नफ्यामध्ये त्यांनी सहभागी होता येत त्या केल्या जात नाही या कजरोकांची ठराविक मुदतीनंतर सुरक्षित केली जाते बंद प्रती कर्जाळू प्रतिबद्धी आहे company पैसे खर्च कर्जाउ की व त्याच्या पुरावा म्हणून बंद खात्याची वाटप बंदपत्रधारक हा company चा धनको आहे company बंद पत्र वर व्याज देते नफा नसेल तरी व्याजाची रक्कम देणे ही company साठी hello guys आज आपण पाहणार आहो अं हेल्थ Health बद्दल बोलणार आहो रोज सकाळी अंघोळ करून व्यायाम करण किंवा सकाळी लवकर उठून व्यायाम करणं हे शरीरासाठी खूप फायदेशीर असत व व असं आपण अगदी पूर्वी पासून ऐकत आलो आहो निरोगी शरीर आणि निरोगी मन राहत व युग हेही एक मोठी संपत्ती आहे त्यामुळे आपण आपल्या निरोगी शहराकडे लक्ष द्यायला पाहिजे व त्याच प्रमाणे हल्ली ची तरुण पिढी हि fitness आणि

पण कधी व्यायाम करिताना आपण कधी कधी लहानश्या चुका करतो ज्यमुळे व्यायाम कारण हे आपल्यासाठी कंटाळवाणं होत किंवा आपल्याला व्यायाम करू वाटत नाही म्हणून त्याच बरोबर आपण जर आपलं आरोग्य बघितलं म्हणजे आपला आरोग्य दोन प्रकारचअसत एक म्हणजे शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य आणि जर एखाद्या व्यक्तीला या जागात अधिक आयुष्य जर जगाण्यासाठी अं चांगली शरीर आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे जपन आवश्यक आहे व जर एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक आरोग्याशी संबधीत कोणत्याही समस्यांनी जर ग्रस्त असेल तर ती तपासण्याची जवाबदारी त्या व्यक्तीची आहे कारण शारीरिक आरोग्य तपासण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे आणि मानसिक आरोग्य तपासण्यासाठी मांनसशाश्त्राची अं किंवा मानसूपचार तर याची गरज असते म्हणून आपण आपलं आरोग्य चांगला निरोगी हम्म व उत्तमच ठेवायला पाहिजे किंवा निरोगी शरीर निरोगी मन हे निरोगी शरीर असत किंवा निरोगी मन असत त्यामुळे आपण आपला आरोग्य उत्तमच ठेवायला पाहिजे आणि अं आरोग्य हि अशी गोष्ट आहे कि जी एखाद्या व्यक्तीला आयुष्य आणि त्याच अविकास ठरवते एखाद्या व्यक्तीच निरोगी शरीर असलं तेर तो आयुष्यात पुढे जातो त्याला कोणतीही परिस्थिती मागे ढकलू शकत नाही त्यामुळे

पदार्थांची हे होते व अं आपण आपल्या चांगल्या निरोगी शरीराकडे लक्ष देऊ शकतो व आरोग्य म्हणजे केवळ संपत्तीचं आंही तर जीवन जगण्याचे मूळ आहे म्हणून आपण पाले शरीर जपवायला हवे कारण जोपरेंतआपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी नसतो तो पर्यन्त आपण आपापल्या जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही त्यामुळे आजच्या काळात उत्तम आरोग्य हि केवळ प्रत्येकाची गरज नाही तर ती प्रत्येकाचीच गरज आहे असं म्हंटले जाते चांगले निरोगी मन आणि शरीर हि कोणत्याही व्यक्तीची खरी सम्पत्ती असते म्हणून उत्तम आरोग्याच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगाना तोंड देऊ शकतो म्हणून त्यामुळे आरोग्य चे महत्व जाणून आह निरोगी राहण्या साठी योगासने व व्यायामासोबतच चांगली झोप व संतुलित आहार घेणे हि आवश्यक आहे व चांगले निरोगी शरीर आपल्याला सर्व प्रकारच्या आजारापासून दूर ठेवते अं सद्य मानवी जीवनात सर्वात मोठी समस्या ती कोणती असेल ती म्हणजे कामात अती व्यवस्था किंवा असंतुलित अन्न खाण्याच्या सवई वेळेवर अण्णा न खाणे असंतुलित आहार न घेणे फ्रुट फळे अन खाणे किंवा Vegetables च सेवन न करणे त्यामुळे आपल्याला चष्मा पोटदुखी पायदुखी डोकेदुखी यासारखे आजार होऊ शकतात म्हणून जर आपली चांगली खाण्या पिण्याची सवई लावायला ह्रवयात व जर आपले आरोग्य चांगले नसेल तर अं ओल्याकडे कितीही संप्पती असली तरी ती चांगल्या आरोग्याचे महत्व आपल्या समोर उभे राहत नाही त्यामुळे आपले आरोग्य चांगले असेल तेर आपण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे निरोगी असताना हि आपण वास्तविक जीवनाचा आंनद घेऊ शकतो व आपण आपले काम उत्साहाने आणि उतसाहाने पूर्ण करू शकतो आपल्या कामतही अह मन लागत हम्म आपल्याला चांगले निरोगी शरीर बनत व हम्म आपल्याला चांगले आरोग्य देखील आवश्यक आहे कारण कि पूर्वी एखादया व्यक्तीचे सरासरी वय सत्तर ते नौवद वर्ष होते व त्याच बरोबर कामात जास्त व्यंगता आणि हम्म खाण्यापिण्याच्या संतुलित सावियीमुळे आजच्या काळात माणसांचे सरासरी वय केवळ अं पंचावन्न ते सत्तर वर्ष झाले आहे हम्म म्हणूनच आपण आपल्या अह आरोग्याचं अविचार केला पाहिजे व आपला संतुलित आहार घ्यायला पाहिजे आजच्या वर्तमानकाळात लोक आपल्या कामात इतके व्यस्त आहे कि हम्म त्यांना त्यांच्या आयुष्याचा पूर्ण पुरेपूर आनंद सुद्धा घेता येत नाही कारण माणूस आपली कामात व्यस्त असल्यामुळे तो त्याच्या खाण्या पिण्या कडे लक्ष देत नाही किंवा शरीर निरोगी बनण्या कडे हि लक्ष अडत नाही आज कालच्या जीवन शैलीत बरेच लोक फास्ट फूड चे सेवन करतात

फ्री राहतो आपण आपली मानसिक स्तिथी आपली सुधारते सामाजिक आरोग्य राखू शकतो आपण शिवाय जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शी व्यमैत्री पूर्ण असते आणि सामाजिक सम्मेलनाला उपस्तित राहते तेव्हा त्यांचे सामाजिक आरोग्य नक्कीच चांगले राहते व ज्या व्यक्तीचे शरीर निरोगी आणि निरोगी मन असते त्याच्याकडेच जगातली सगळी संपत्ती ती असते तर आपल्याकडे भरपूर पैसा आणि भरपूर वेळ असेल पण हि संप्पती आणि वेळ खर्च करण्यासाठी जर आपल्याकडे निरोगी शरीर नसेल तर ते कसे होईल आणि होय जर आपण अंडी बरोबरच विचार करत आहार उत्तम निरोगी शरिर राहण्याचा विचार करत आहोत

मानसिक आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीची मासिक स्तिथी होय आणि एखाद्या व्यक्तीची मानसिक आरोग्य त्याचा भावनांवर त्याच्या विचारांवर व त्याच्या वागूंकीवरून दिसते त्याबद्दल त्याचे परिणाम हि होऊ शकतो व जर आपण सकारात्मक राहून आणि ध्यान करून आपले मानसिक आरोग्य जर राखले तर आपण मानसिक आरोग्य उत्तमच होईल कोणत्याही व्यक्तीच्या सर्वांगीण कल्याणासाठी सामाजिक आरोग्य तितकेच महत्वाचे आहे जेव्हा एखादी व्यक्ती इतरांशी प्रभावी पाने बोलते सवाद साधते किंवा त्याचे सामाजिक आरोग्य राखू शकते शिवाय प्रथम आरोग्य आहे याचा अर्थ शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणेआणि कोणत्याही प्रकारचे आजार नसणे जेव्हा आपले शारीरिक आरोग्य चांगले असते तेव्हा आपले शरीर हि चांगले असते तेव्हा आपले आयुष्य जास्त असते संतुलित आहार घेऊन आपले शारीरिक आरोग्य राखता येते दुसरे म्हणजे आपण दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे वरून हे आपल्या शरीराला शारीरिक तंदुरुस्ती राखण्यात मदत करत व शिवाय जंग फूड सतत खाऊ नका असा हि सांगतात धूम्रपान किंवा मध्यपाण करू नये कारण त्यांचे गंभीर हानिकारक परिणाम आहे शेवटी आपला फोने वापरण्या ऐवजी आपण नियमित पने झोप घेण्याचा प्रयत्न करावा लोक संद्याकाली आपली काम संपले झोप घ्या अगोदर Mobile पाहतात व त्यामुळे डोळे खराब होतात व चांगले आरोग्य राखणे अनेक घटकां वर अवलंबून असते हे आपण स्वाश घेत असलेली हवे पासून तर आपण आपल्या वेळ घालवण्यासाठी निवडले कि लोकयांची चा दारपरेंत आहे व आरोग्यामध्ये अनेक घटक असतात जे सामान महत्व देतात जर त्यापैकी नसेल तरी खाजगी व्यक्ती पूर्णपणे निरोगी असू शकत नाही व स्वतःचा कामात हि आपण शारीरिक इन्वा मानसिक आरोग्याची खूप काळजी घेतली अपहीजे

खाण्यापिण्याच्या सवीइ कडे लक्ष दिले पाहिजे आणि संतुलित आहार घेतला पाहिजे कारण चांगल्या आरोग्याच्या हानी बरोबर च आपण आपली मानसिक अनि शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे निरोगी होई पॅरेत सर्व आनंद गमावत असतो उ एक मन आहे कि निरोगी मन हे निरोगी शरीरातच राहते परंतु सध्याचा काळ हा अतिशय व्यस्त आणि धावपळीचा आहे अजून च आहे आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात कामाची व्यस्थता आणि ताण तणाव सतत वाढत आहे त्यामुळे आजकालच्या काळात जर आपल्याला निरोगी मन ठेवायचे असेल तास आपण आपले शरीसर निरोगी बनान्या कडे भर दिला पाहिजे व आधी आरोग्य म्हणजे शरीरात चांगली कार्य करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे मात्र काळ जसा जसा विकसित होत गेला तशी तशी आरोग्याची व्याख्या हि विकसित होत गेली म्हणून आपण आपले आरोग्य मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोकांनी त्याच्या सभोवतालीच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे खूप आवश्यकआहे या गोष्टीवर नियंत्रित ठेवून एखाद्या व्यक्तीला जर गोष्टी सुधारण्यास आणि निरोगी जीवन जगण्यास मदत होते व आपण आपल्या बहुमूल्य वेल देऊन आपले दोन शबद बहुमूल्य वेळ आरोग्याससाठी देऊ शकतो त्यामुळे आपण आपले आरोग्य जपायला पाहिजे एक निरोगी व्यक्ती बऱ्याच लोकाना प्रेरणा देऊ शकते आपण आपले विचार सकारात्मक ठेवले पाहीजे आणि चांगली झोप घेतली पाहिजे आणि शांततेत राहण्यासाठी सर्व आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजे जेणेकरून आपण ताण तणावाला व्यवस्थापित करू शकतो किंवा आपण तान तणाव न घेता आपले मानसिक आरोग्य चांगले सुधारते लोक पैशाशिवाय जगू शाक्त परंतु स्तिर आरोग्य शिवाय ते खूप कठीण आहे व आपले जीवन नीट जगू शकत नाही

एखाद्या व्यक्तीला सर्वप्रकारच्या कलात्मकतेपासून दूर राहणे व दररोज चांगली झोप घेणे आनंदी राहण्याचं प्रयत्न करणे

व काही कार्य करावी लागतात असे केल्या ने आपली मानसिक ष्ठती एखाद्या वेळेस बिघडते त्यामुळे आपण व्यायाम दररोज करायला पाहिजे आपल्याला हे माहित आहे असे असले पाहिजे कि जर आपण मानसिक दृष्ट्या निरोगी असू तर च हम्म शारीरिक दृष्ट्या निरोगी असू शकतो कारण प्रत्येक गोष्ट नियंत्रित करणारे आपले मन आहे एखाद्या कोणत्याही परिस्तितीवर सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे जेणेकरून तो आपले विचार सुधारेल अं व आपले निरोगी शरीर होईल व मानसिक तर आपण आजारी पडणार नाही जर एखादी व्यक्ती शारीरिक आणि मासिक दृष्ट्या स्तिर असेल तेर ती निरोगी असेल असं ठरवू या किंवा शारीरिक दृष्ट्य निरोगी होण्यासाठी

जर एखाद्या व्यक्तीने पोश्किय असा आहार घेतला त्याने नियमित व्यायाम केला तर आजारी पडत नाही व आपल्याला त्याचे फायदे मिळतात आणि जर एखादी अं व्यक्ती खूपच मानसिक आरोग्याशी संबंधित ग्रस्त असेल तर त्यांची जवाबदारी आहे कि त्यांनी डॉक्टरांचं अं सल्ला घ्यावा व डॉक्टरांचे ऐकावे Medicines खाव्यात शेतकरी लोक डॉक्टरांकडे जात नाही जर गेले तेर डॉक्टरांनी दिलेला सल्ला त्यांच्या अं कडे लागू होत नाही त्यामुळे अं आपण आपल्या आरोग्याची स्वतः काळजी घेतली पाहिजे कारण कि आरोग्य हि अशी गोष्ट आहे के ती एकदाच मिळते आयुष्यातून एकदा मिळते जर ते आरोग्य आपलं गेल तेर आपल्याला प्राप्त करायला खूप वेळ लागतो आणि जर पैसा गेला तेर ते आपल्याला कमवायला वेळ लागत नाही त्यामुळे आपण आपले शरीर निरोगी ठेवायला पाहिजे अं आरोग्य नाही तेर मानसिक आरोग्य देखील निरोगी ठेवायला पाहिजे आपण फक्त शारीरिक आरोग्या ची काळजी घेणे महत्वाचे आहे पण जर बघितले आहे तर आपल्याला दोन्ही आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे एक तर मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यादोनि गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे व आरोग्य हि व्यक्तीची खूप मोती संपत्ती आहे ती पुन्हा पुन्हा भेटत नसते म्हणून आपण आपल्या आरोग्य ची स्वतः काळजी घ्यायला पाहिजे अं hello

कुठे आहे? आरे आतच आले movie बघुन. तु कुठे आहे? मी बाहेर आलोय.

हो कोणता movie बघितला? Guardian of the Galaxy third part हो हो मस्त आहे movie हो छान movie अच्छा नाही मला आवडला तो मी बघितला मी starting लाच बघितला. हो का कसा वाटला मग तुम्हाला? मला आवडला खुप movie म्हणजे आता पहिल्या दोन part पेक्षा हा part मस्त आहे. याच्यात comedy आहे, action आहे, drama आहे. हो हो बरोबर आहे. हा वाला जास्त भारी होता. but मला मागच्या season माग मागच्या part मध्ये groot जास्त आवडलेला तो छो लहान होताना त्यामुळे. हो या part मध्ये groot ला मोठ दाखवलं ना त्यांनी. हो कसं काय ते आगोदर अ avengers मध्ये दाखवलं होतं. हो ते avangers चे जे part आहेना. त्यात त्यांनी दाखवलेलं आहे. groot कसा change होतो. तुला सांगनार सांगणार आमच काय झालं ते. त्यात त्या part मध्ये. त्यात काय झालं होतं जेव्हा तो thanos असतोना vlain

तो attack करतोना तर groot आहेना हे सगळे वेगवेगळे होऊन जाते. यांच्याकडे stone असतो. तो जो दानव असतोना त्याच्या जवळ stone असतो एक infinity groot त्याच्या कडे येतो तर तो attack करतो. thanos तर हे सगळे वेगवेगळे होऊन जातात. आता groot लहान असतो तर groot, thor आणि अं तो rocket ते तीघ असता ना हे तीघ सोबत असता.

आणि मोठा वाढुन जातो. लहान हुन direct मोठा होऊन जातो. हा हा वाला part पण खुप छान होता. like सगळ character वगैरे. ते ending खुप भारी होती. आता नविन guardian of galaxy बनलेलं आहे त्याच्यामध्ये. हो ती लहान मुलगी त्यांच्या सोबतच join झालेली आहे. हो ते zoo zoo वाली ना.

मग आता quel petter quel म्हणजे येणारच असेल आता next part मध्ये. तो आता earth वर गेलाय. हो last ला बघितलं नाही का? एकदम last ला ending ला दाखवलं

starlight वापस येणार आहे.

हो तेचना. चांगल केलं होतं त्यांनी आणि हो बाकी वगैरे सगळ हो खुप भारी होतं BFX three D मध्ये बघितला की कशामध्ये बघितला तुम्ही? मी three D चं बघितला. three D मध्येच मजा येते. हो three D मध्ये छान होतं. जास्त भारी होता. BFX खुप जास्त भारी होतंं. हो मा चांगली गोष्टच आहे, कारण की ती hollywood ची movie आणि ते VFX ला पैसे लावतात हो त्यान high budget असतं ना त्यांच सगळ.

आता ह्या part मधलं सगळ तो rocket वरच होतं rocket main कॅ main होता या याच्यामध्ये. होना आता तेच ना rocket चं main character होता. आणि rocket ची सगळी story दाखवली त्यांनी. आता bollywood character चं असतं ना की ते काही पण दाखवता ते. एवढे पैसे लावता तरी त्यांचा फायदा होत नाही. हा bollywood मध्ये कसं असतं फक्त आपले main character असतात. मग ते त्याच्यावरच असतं. hollywood मध्ये असं नसतं ते सगळ्यावर focus करता सगळ्यांनाच घेता. contribution सगळ्यांच असतं त्याच्यामध्ये. हो contribution सगळ्यांच असतं. ते सगळे एकमेकांना जशी मदत करताना ती कोणिच नाही करत. हो बरोबर बोलतो हो तुला काय ती gamora असते तीच समजलं का story?

हा ती कुठून येते कशी येते. हा बघितलंना हा ती येती त्याच्या सोबत avaengers सोबत.

हो आणि ते माहिती आहेना मला ते बघितलं मी, कळलं मला ते. हो का? नाही कारण की खुप लोकांना समजलं नाही ते. त्यांची ती story कशी होती. म्हणुन तुला विचारलं

हा ती time skip करुण येतेना. ही gamora एकदम आदीची gamora आहे.

हो कारण की तीला ती नाहीच आहेना ती दुसर्या timeline मधली gamora आहे.

हं तो एक movie होता तो miss झाला. ant man चा तीच्यात त्यांनी दाखवलेलं. की ते time lift होतो ना. तर जे काही काही character आहेतना ते past मधुन येऊन जातात इथे feature ला.

त्याच्यामुळे ते तसं झालेलं आहे. तो movie मी पण बघितला नाही म्हणून मलाही कळालं नव्हतं. मग बघु आपण त्याच्यामध्ये काय काय नाही.

पण काही म्हण मस्त movie होता.

हम्म बाकी तो मी Marwell prefer करता का मी marwell prefer करतो. मी already पहिल्यापासून marwell बघत आलोय. फक्त आता हे जेव्हा avangers end games संपलाना त्याच्या नंतर मी त्याच्या नंतर कमी movie बघितल्या marvel च्या कारण की मी

हो मग कोणत्या कोणत्या movie बघितल्या या वर्षामध्ये? hello